सहा-सात खुडच्या आणि पोरांले बसायसाठी जागा--

त्याच्या खालतं आईस्क्रीमची पाकीटं दिसून राहिली सोबत एक आह फ्रुटीची बॉटल आहे आणि अमूल आईस्क्रीम बी दिसत आहे अस--

असं वाटतंय हे पाहून काही हे फ्रीजर मध्ये ठेवलेले सगळे प्रोडक्ट आहे .

त् या घरामधी लागलेली मजदूर कामं करून राहिली.

सलाखी बांधून राहिले आणि सिमेंट चं हे चढून राहिले न --

अमद अमित इरिगेशन त्याच्या खालती एक ऑफिस लिहून दिसलेलं बी एक कॅबीन आहे जे--

इथे एक भगव्या कलरचा झेंडा आहे लाल कलरची इथे इमारत आहे इमारत हि टीनानं आणि सिमेंटच्या यानं दोन्ही यानं बनलेली आहे त्याच्यामध्ये तीन ए.सी. हाय.

पैसे काढायसाठी ते तिथं ए_टी_एम कार्ड --

त्या मशीनमध्ये टाकलं का तिथे आपला पिन टाकते पिन टाकल्यावर आपला पासवर्ड टाकते आपल्याला किती पैसे पाहिजे ते--

समोरच्या चित्रामध्ये एक घराचं चित्र आहे पण त्या घराच्या चित्रापेक्षा जास्त त्याच्या समोर असलेलं गार्डन हे खूप छान दिसत आहे ज्या गार्डन --

समोरचे चित्र पाहून असं वाटत आहे का हे समोर दिसणारी जी इमारत आहे ती एखाद्या गव्हर्मेंट ची इमारत आहे.

म्हणजे तिथं लिहून आहे महाराष्ट्र शासन --

बोरीवली हे म्हणजे मुंबईचं कार्यालय आहे ज्याची काचेची बनलेली हि बिल्डिंग आहे .

समोरच्या चित्रामध्ये जे चित्र दिसत आहे ते एका भाजी मंडीचं चित्र आहे त्याच्या मधी खूप सारे फळ--

डाळिंबं त्याच्या मागं आहे केळं केळ्याच्या मागं आहे सेब.

चीप च्या बाजून पपई हाय आणि तिथं ऐंशी रुपये अस रेट लिवलाय सोबत किवी बी हाय विकाले.

तिच्याकडे पाहून असं वाटत आहे की ती डॉल्फिन मच्छी आहे ती--

याच्यामध्ये पांढरे ढग खूप पांढरे शुब्ध कापडा कापसासारखे दिसत आहे.

सोबत एक मोबाईलचा टॉवरचा बी फोटो आहे आणि त्या दोन बसेसच्या बाजूने एक अर्धी --

हे चित्र जे आहे ते एखाद्या बुक स्टोअर च म्हणजे आपण जिथं वह्या पेन्सिला नोटबुक जे घ्यायला जातो त्याच आहे जिथं खूप सारे पुस्तकं दिसून राहिले.

समोरचे चित्र हे एखाद्या लग्नामध्ये काढलेले चित्र आहे जिथं--

जे स्टेजच्या बिलकुल समोर आहे आणि एका साईडला फक्त माणसांसाठी बसायला खुर्च्या लावलेल्या आहे दिस--

दिसायले खूप म्हणजे सुंदर ते वालं दृश्य दिसून राहिलं जे पाहून डोळे भारावून जाते .

एक मोठं असं दुकान आहे जिथं खूप सारे टायर नवीन कंपनी चे ठेवून आहे सोबत एक मशीन आहे ज्या मशीन वर टायर ची बॅलेन्सिंग करून देत असते आणि--

समोरच चित्र हे एखाद्या टुरिस्ट प्लेस चं असलेलं चित्र आहे जिथं एका साईडनं लोखंडाच्या--

अअअ रिलिंग आहे आणि एक अ असा रस्ता आहे ज्या रस्त्यानं आपण पैदल चालत एखाद्या ठिकाण्यावर जसं निसर्गरम्य ठिकाणी पोहोचतो तसं --

महात्मा गांधीचा आहे सुभाष चंद्र बोसचा आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरचा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे चंद्रशेखर आझाद यांचा आहे.

समोरचं चित्र हे एका कटिंगच्या दुकानाचं आहे जिथं लोकं आपले केसं दाढी--

समोर दिसत असलेल्या चित्रामध्ये हे कोणत्यातरी क्रशर याचं--

पाहून असं वाटतं आहे की हे कोणत्यातरी कंपनीचं क्रेशर मशीन आहे.

लोकांची गर्दी जमलेली आहे व समोरच एक आह जीजसची मूर्ती आहे ज्याच्यासमोर लोकं प्रार्थना करत आहे दिसायला--

दिसायला हे अतिशय सुंदर असलेलं चर्च आहे ज्याच--

समोर असलेलं दुकान हे पेंटचं दुकान दिसत आहे जाच्यामध्ये समोरचे जे भिंत --

जिथे सिंधी लाईट असं काहीतरी लिहून आहे गोंदियाचे हे फंक्शन आहे आणि--

नाशिकला सुला वाईन नावाची एक कंपनी आहे जी हे द्राक्ष खरेदीत असतील त्याच्यापासून मस्त एक नंबर टेस्टी अशी वाईन बनवत असतील वाईन मला खूप आवड --

आणि त्या पाण्याच्या बाजूनं एक छोटसं असं काहीतरी मंदिर दिसत आहे.

समोरचे चित्र हे एका ट्युशन क्लासेसचे चित्र आहे .

समोरचं चित्र हे एका किराणा दुकानाचं चित्र आहे जिथ खूप सारे किरणाचे आयटम ठेवले आहे खू--

खूप सारे बिस्कीट पुडे चींगस फॉर्च्यून ह्या अशा तशा कंपनीचे बिस्कीट पुडे क चिप्स पुडे --

तिथं खूप सारे लोकं आपल्या गाडीने येणं जाणं करत आहे समोर एक माणूस आहे जो तोंडात काहीतरी काडीही टाकून आहे.

समोरचे चित्र हे कोणत्या ना कोणत्या टी_व्ही च्या दुकानाचं आहे जिथं खूप साऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू फ्रीजं टीव्या --

मला डेक दिसत आहे इथे एक कारवा नावाचं एक डेक इथे ज्याच्यावर जुने वाले गाणे वाजती तो डेक बी समोर आहे.

इथं लहानपासून मोठ्या सायकल्या खूप साऱ्या ठेवून आहे.